clerk हे वर हात करत गमंतीने म्हणाला, म्हणजे उडाला, भुरर उडाला. दुर्गाबाईने वर पाहत म्हंटलं, आता वर पंखा जोऱ्याने गरागरा फिरती तर वाऱ्यानं उडायचंच की वं

ते त्यांनाच ठाऊक. हा cheque परत घ्या. आणि पाच लाख तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत तर कसे मिळणार? आरं माझ्या कर्मा. माझं पाच लाख डुबले व्हय. म्हणता म्हणता दुर्गाबाईंच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. आणि एक चक्कर घेता घेता खरोखर चक्कर येऊन त्या धाडकन खाली कोसळल्या. त्यांच्या धक्क्याने दोन्ही खातेदार खाली बसते झाले. बँकेत एकदम गोंधळ उडाला. काही खातेदारांनी दुर्गाबाईंकडे धाव घेतली. बँकेच्या clerk नी counter सोडून थोडेसे उठून केवळ एक नजर टाकून परत बसून घेतलं. बँकेचा watchman बंदूक रोखून धावला. तसं घाबरून दुर्गाबाईंजवळचे खातेदार मागे मागे सरकले. आणि काहीतरी विचित्र घडतंय, हे लक्षात येऊन काचेच्या cabin मधील पाहणाऱ्या मॅनेजरीन बाई तिथे धावत आल्या. आल्या आल्या ओरडल्या. अरे या बेशुद्ध पडल्यात, कांदा, चप्पल, पाणी आणा रे पटकन. कुणीतरी पाणी आणलं. एकाने दुर्गाबाईंच्याच पायातली चप्पल काढली. तोवर एका clerk ने घाईघाईने आपल्या tifin box मधून कांदा काढला. फोडला. अर्धा त्याच्या हातात राहिला. अर्धा उडाला. तो नेमका मॅनेजरीन बाईंच्या डोक्यावरच टपली मारत खांद्याला छेडत तिथून घरंगळत कुणाच्यातरी बुटाखाली हुतात्मा झाला. दुर्गाबाईंच्या नाकाला कांदा लावला गेला.

कोण ते तरी बघत जावा. cheque bounce झाल्याचं असं सांगतात का हो? कसं सांगतात madam? shut up. वर माझ्या तोंडी लागू नका तुम्ही. पण madam, मी त्यांना सूचकतेने सांगितलं होतं आधी. shut up.

होऊन घरी बसली म्हणून. पण madam मी नुसतं अजिबात मखलाशानी चापलूसी करू नका. दुर्गाबाई शुद्धीवर आल्या की त्यांचे पाय धारून माफी मागा. अरे अरे हे त्या कडक फरशीवर पडल्यात त्या. काहीतरी नरम watchman वो कुरशी के उशी लाओ सब के सब जल्दी सर्वच clerks नी खुर्च्यांतल्या उशा पटापट फेकल्या. त्या एकत्र करून दुर्गाबाईंची कुस वळवून त्यांना गादीवर झोपवल्यासारखं झाल्यावर मॅनेजरीनबाई दुर्गाबाईंना शुद्धीवर आणण्याची खटपट करू लागल्या. जराशाने आह अं

तुम्ही bank तच आहात. तुम्हाला काहीही झालेलं नाही. जरा डुलकी येत होती तुम्हाला दुपारची तर आम्हीच नसतं केलं. झोपा वाटल्यास अजून, का उठून बसता? पाणी देऊ का थोडं? watercooler चं थंडगार कुल्फी घ्या सावकाश सावकाश घ्या. madam माझं पाच लाख, मिळतील मिळतील. आता बरं वाटतंय ना? एकवेळ पैसे गेले तरी चालतात. पण जीव जायला नको. चला, आपण माझ्या cabin मध्ये बसुया. AC आहे तिथं. गारगार गारवा आहे. असं म्हणत madam ने त्या clerk ला डोळा मारल्यासारखं खुणावलं तसं त्याने दुर्गाबाईंपुढे लोटांगण घातलं. काय देवी आली व्हय माझ्या अंगात पाया पडत्या तिथं. तो तुमची माफी मागतोय हो. का बरं? ते मी सांगते नंतर. चला cabin मध्ये जाऊया. आत येता येता दुर्गाबाईंकडे खुर्ची सरकवत त्या म्हणाल्या, बसा. बसायला सवड नाही madam. माझं पाच लाख भेटायचं न्हाईती. असं कसं? हारामाचं थोडीच हायती त्या. हो हो हो. मिळतील तुमचं पाच लाख. पर कवा? बसा. मी सांगते. दुर्गाबाई नाईलाजाने खुर्चीत बसल्या. clerk कडून cheque प्रकरणाची माहिती घेऊन madam म्हणाल्या. हा मावशी, cheque कुणी दिला होता? जावयानं. हात्तेच्या. घरचाच मामला. ताटात काय आणि वाटीत काय? आ? त्यांच्या खात्यात की नाही एवढी रक्कम नसेल ते त्यांनी तिकडे भरले की इकडे तुमच्या खात्यात जमा होतील. तुम्ही पुन्हा एकदा cheque भरा. जावयाला एक डाव विचारून घ्या. सबूत दिलाय की तेनं मला. मग ते तेवढे पैसे भरतील. जमा झाले की तुमचे पाच लाख घेऊन जा. मी भरून देते slip हा? आणि वापस cheque उडाला म्हणजे? हा? हा हा परत bounce झाला तर ना? काही घाबरायचं नाही. जावयाला जरा दमात घ्यायचं आणि पुन्हा cheque भरायचा. तीन वेळा भरता येतो cheque. आणि तरी बी वापस आला तर. तुम्ही जावयावरती case करू शकता. पहिल्या वापस आला तर case न्हाय. होते होते. फौजदारी case होते. पण दुर्गामावशी जावई म्हणजे तळ हातावरचा फोड हो. सासूने सांभाळून घ्यायचं असतं. आमच्या हेंना

madam ने चलन slip भरली. peon मार्फत clerk कडे पाठवून entry करून counter file दुर्गाबाईंकडे देत हसून म्हणाल्या, पुन्हा cheque उडाला तरी इथे बेशुद्ध पडू नका बाई. घरला जाऊन पडीन.

घरी आल्या आल्या दुर्गाबाईने लेकीला phone लावला. आवाज ओळखून गुलाबने विचारलं. बरं हाय नव्हं आय? नवरा कुठाय तुझा? दुर्गाबाईंच्या आवाजी दणक्याने गुलाब टरकली. धस्तावली. पडल्या ती जरा. काय झालंया? ते डब्बं दे तेंच्याकडं. सयाजीने phone घेतला. हा मामी, काय म्हणत्या तब्येत? तुम्हासणी ठावं न्हाई व्हय? न्हाई. काय झालं? अस्सं? तुम्ही दिलता ते पाच लाखाचं cheque वापस आलाय. येणारच. तुम्हासणी ठावं न्हाई व्हय? काय? कमाल झाली म्हणायची. मामी, आवंदा पाऊसपाणी कसा धबाधबा पडला ऐन हंगामात. द्राक्षं मळं साफ अख्ख्या गावाचं. हाती पीक लागलं व्हय इथं. व्यापारी फिरकणात. रस्त्यावर बसून बाबा करून किलो किलो द्राक्षे इकायची पाळी आल्या. दोन घास कसंबसं पोटाला भेटत्याती. सरकार दमडा देईना आणि भीक बी मागता येईना. दहा लाख यायचं ते एखादं लाख आल्याती. ते बी आता संसाराला पुरायचे न्हाईती. मामी, लईच हालात हाय. रहा अर्धी चिडून चिडून दुर्गाबाई बोलली. बऱ्या बोलानं पाच लाखाची तजवीज करायचं बघा. cheque पुण्यांदा भरलाय आत्ताच. हा. दम देत दुर्गाबाई ने phone पटकला.

तू बी तिचीच लेक. जा कर म्हणाव case. एक छदाम देत न्हाय आता. होऊंदे तिच्या मायला काय होईल ते. सासवाचा काय काय करत्याती, आणि माझी सासू जेलात धाडायला निघाल्या मला. तिलाच जेलात धाडतो का न्हाई बघच तू. आणि पायतान पायात सरकवून सया जे डोकं शांत करण्यासाठी घराबाहेर पडला. दुसऱ्यांदा cheque परतच आल्यावर तो शंभरदा परत परत येणार याची खूणगाठ बांधून दुर्गाबाई बँकेकडून cheque परतीची कागदपत्र घेऊन थेट गावचं police station गाठलं. आणि राऊत फौजदारच्या टेबलापुढे उभं राहत ठसक्याने ती म्हणाली. माझी complaint आहे साहेब जावयानं फशीवलंय मला पाच लाखाला. मला पाच लाखाला गंडवलंय. पाच लाख? राऊत फौजदार ताडकन खुर्चीतून उठले. गरागरा फिरवले. हवालदार आण रे बेड्या आण. बाई, पत्ता सांगा जावयाचा तुमच्या. बेड्या घालून गावातनं धिंड काढून इथं आणून पाच लाख दंडुका हाणतो आणि तुमचं पाच लाख त्याच्या खिशातून काढतो बघा. हवालदार आण रं बेड्या. दुर्गाबाईच्या पोटात खड्डाच पडला. मटकण ती तिथल्या खुर्चीत बसली. टेबलावर पाण्याची बाटली होती. त्यातलं पाणी घटाघटा घशात ओतलं. बाटली परत ठेवली. पदराने तोंड पुसलं. तोंड थोडं उतरलं, जावयाच्या हाथी बेड्या, धिंड, अपमान, पोरीचं बोंबलणं, आपल्या बी अब्रूचा पंचनामा सगळं पटकन नजरेसमोर आलं तिच्या. राऊत फौजदारांच्या ते लक्षात आलं, खुर्चीत बसत त्यांनी confirm करण्यासाठी विचारलं, पाच लाखच ना की पन्नास हजार की पाच हजार हा? खोटं असलं तर जीभ हासडून दीन माझ्या हा? नोटा खटाखटा मोजून घेतल्याती जावयानं माझ्याकडनं. एवढी मोठी रक्कम? मग करार-बिरार केलाय की नाही? म्हणजे कागुद होय. न्हाई केलेला. जावयानं cheque दिलता वापस आलाय दोन time ह्यो बघा. राऊतांनी चलन स्लीपा, बँकेची कागदपत्र पाहत म्हंटलं, काय करतो जावई? त्याचा बागायतदार. द्राक्ष मळा हाय. पंधरा कोस गाव त्याचं. पिंपळगाव बुद्रुक. जावय कसं आहे तुमचा? मस्त जवान पैलवान गडी हाय. गोरागुमठा हाय. पण भामटा. त्याचं म्हणायचं आणि काय? काय नाद-बिद? पान-सुपारी, गुटखा, तंबाखू, विडे गांजा, चरस, आपू, गर्द, बाई, बाटली, तमाशा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 मूल्यांची पारख करण्याची दोन कसोट्या आहेत. त्यावरील अग्रगण्य कसोटी म्हणजे आपण जे काही करतोय ते आपली आई पाहतेय अशी कल्पना करणं. बरोबर? आणि दुसरी गोष्ट म्हणजे केव्हाही कुठेही आणि कोणाबरोबर ही घरी कामाच्या ठिकाणी एकटी किंवा कोणाबरोबर जे तुम्ही करत असाल ते करत असताना. आपण अह हे करतोय हे योग्य आहे का? अशी शंका आली तर, स्वतःला असा प्रश्न विचारा.

की अयोग्य ते झटकन स्पष्ट होईल. तुम्ही इतर निकषावर अयशस्वी ठरला तर हरकत नाही. ह्या कसोटीवर तुम्ही pass झाला तर नक्की pass अह झालात असं. मनाला हरकत नाही. तुम्ही कसोटीत नापास झालात तरी तर, सर्व परीक्षा pass होऊन हि तुम्ही नापास झालात, असं समजा. ते पुन्हा~ पुन्हा समजावून बघायला हरकत नाही. ह्याचा विचार करा जेव्हा-तेव्हा तुम्हाला आपले मूल्ये स्पष्ट होण्याची गरज भासेल. तेव्हाच स्वतःला विचारा की, मी आता जे करत आहे ते पाहून आई मला अभिमानाने शाब्बास म्हणेल की शरमेने तिची मान खाली जाईल?

वरील प्रमाणे कथेच्या योग्यते~ योग्यतेचा प्रश्न उभा राहिला तर स्वतःला असा प्रश्न विचार कि मी आता जे करत आहे ते माझ्या मुलांनी पहिले तर त्यांना ते पाहावं असं वाटत मला वाटेल कि त्यांनी त्यामुळे मला संकोच वाटेल. पुन्हा एकदा मनातले संशयाचे ढग पटकन विरून जातील आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. समजा ह्या दोन्हीतून एखाद्याला प्रश्न करतोय. ते योग्य कि अयोग्य ते कळत नसेल तर तो माणूस हा माणूस म्हणावून घ्यायला नालायक आहे किंवा त्याच्या सगळं विवेकबुद्धीची शील झालेली आहे. अशी निश्चित समजावी. आपली जीवनमूल्य कशी बदला~ बदलावतात आपण~ आपल्याला असहाय वाटणाऱ्या गोष्टीची आपण संपर्कात सतत राहिलो तर, ती गोष्ट आपण सोत~ स्वीकारायला लागतो. आपण पुढे चक्क तीच गोष्ट आपलं~ आपणहून करायला लागलो नकोशी वाटणारी एखादी गोष्ट सरावाने स्वतःहून आपण करू लागतो तेव्हा तीच असमर्थन आपण करायला सुरवात करतो.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 ह्यात कोणचा दोष आहे ह्याचा जरा मागोवा घ्यावा. येक गोष्ट निश्चित लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे जीवनमूल्य, सद्गुण अनुवांशिक नसतात तर ते शिकून आलेले आत्मसात केलेली असतात. आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी प्राधान्य द्यायचे ते आपण ठरवायला पाहिजे. उपजीविकेसाठी उद्योग करणं आणि जीवन जगणे ह्यातील फरक

आपण पैसा जेव्हा बोलतो तेव्हा सत्य गप्प बसतं आणि जीवनातील दुर्दैवाचा भाग कोणता असेल तर तो लोक पैसा कमावण्याआधी, मिळवण्याच्या योजना आखतात. पैसा मिळवणं सोपं आहे. परंतु तो राखणं अवघड आहे. जगातील सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर गोष्ट दिस दिसत ही नाही किंवा त्यांना स्पर्श हि करता येत नाही.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

तरुण पिढीची मला खरंच कीव येते. योग्य शिकवण आणि मार्गदर्शन त्याच्या अभावामुळे ते प्रत्येक गोष्टी फिकीर किंमत पैशात करतात आणि प्रत्येक गोष्ट विकाऊ आहे असं समजतात. अर्थातच काही खरं नाही. ज्या लोकांना नीतिमूल्य आहेत ते त्यावर किंमत चिटकवत नाहीत. किंवा स्वतःला अश्या किमतीत मोजत नाहीत. चारित्र हे अमूल्य आहे. Institute proposal ह्या इंग्रजी चित्रपटात हि गोष्ट अगदी चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. आधी चाराच्या एका कृतीबद्दल झटपट दहा लाख dollars मिळायचे असतात. मिळायचे असतात आणि आपल्या सद् विवेक बुद्धीचा बळी देऊन लोकांना एका रात्रीत यशस्वी व्हायचं असतं. आणि तरीही त्याचा फायदा होत नाही. कारण खरी मूल्य हि अमूल्य असतात. ज्याक्षणी मुल्याना किमतीची तूली जाते. त्याक्षणी मूल्यांचे मूल्य नाहीसे होते. त्यांच्याला बदल त्या कितीही फायदा झाला तरी त्यांनी हि मूल्ये हि हानी भरून येत नाही. पैसा पैशाने मिळून शकन्या असू सुविधा जळण असं असणं चांगलंच. पण हे सर्व मिळवताना पैशाचं जे विकत पैशाने जे विकत घेतो घेता येत नाही. ते आपण गमावत कामा नये. ज्याची किंमत पैशाने करता येते अश्याच गोष्टी पैशाने घेता येतात. आणि खरं म्हणजे ज्याची किंमत पैशात होत नाही, रो पैसे मोजूनही ज्या गोष्टी खरेदी करता येत नाही अश्या गोष्टीं खऱ्या मौल्यवान असतात. अश्या गोष्टी खऱ्या मौल्यवान असतात. हे पैशाने विकत घेता येत नाही. आयुष्यातील खऱ्या मैदा~ मौल्यवान गोष्टी पै~ पैशाने खरेदी करता येत नाही. बरोबर, किंमत मोजून कोणालाही किंवा कुठलीही post विकत घेता येत नाही. कुठलीही गोष्ट विकत घेता येत नाही. म्हणणारे काही जण असतात. अश्या भाषेत बोलणारी माणसं खरं म्हणजे स्वतःलाच विकायला काढत असतात. चारित्र्य कसोटी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

घड्याळ पण फुर्र~ फुरशात नाही. साथीदार पण मित्र नाही. ऐट-भपका पण सौंदर्य नाही. अन्न अह पण पचन, चव नाही इमारत पण घर नाही. औषध पण आरोग्य नाही. खर्चिक लहान सोहळा पण सुखद दुःखांचा जोडीदार नाही. आयुष्यात दोन प्रकारचे दुःख असतात. आपल्याला जे हवं असतं ते मिळणं दुःख धरण्यासाठी शिकवणं मी देवाजवळ शक्ती मागितली अयशस्वी होण्यासाठी. त्याने मला शक्तिहीन केलं. मी आज्ञापालन करायला शिकव~ शिकावं म्हणून. मी चांगलं आरोग्य मागितलं काहीतरी भव्यदिव्य करता यावं म्हणून.

सर्वांची प्रशंसा मिळण्यासाठी मला असह्य मिळाली असहायता मिळाली. देवाची कधी वीस~ देवाचा कधी विसर पडू नये म्ह्णून मी मागितल्या बऱ्याच गोष्टी जीवनातील आनंद घेण्यासाठी. मला जीवन मिळालं सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी, जे मागितले नाही पण पण मिळू~ मिळू शकणाऱ्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या.

काय हवं असलेलं मिळून कसं? चला पाहू. आपण जीवनमूल्य पुरेशी अह सु~ स्पष्ट नसतील तर आपल्याला पाहिजे ते मिळणं हे आधीच दुःख होऊ शकतं. मिडास राजाचा गोष्टीवरून हे लक्षात घे~ घेऊ मिडासचा स्पर्श मिडास नावाचा लोभी राजा ची गोष्ट सर्वांना माहित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 त्यामुळे सगळं सोनं आपल्या खजिन्यात ठेवलं होतं आणि त्या सोन्या अह च्या साठ्याकडे बघण्याचं तो दिवस घालवत असे.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 त्या व्यक्तीने विचारलं नक्की तुला हेच हवय ना? राजाने उत्तर दिलं होय. ती व्यक्ती म्हणाली उद्या सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणा बरोबर तुला हे सिद्धी प्राप्त होईल. तू ज्याला हात लावशील, ती वस्तू सोन्याची होईल. राजाने वाटलं हे काहीतरी काही खरं नसावं. आपण बहुदा स्वप्न पाहत असणार. आणि दुसऱ्या दिवशी त्याने, उठल्या बरोबर पलंगाला आपल्या कपड्याने स्पर्श केला. आपल्या कपड्याला पलंगाला त्याने स्पर्श केला आणि त्या सगळ्यांचं सोन्यात रूपांतर झालं. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याची मुलगी बागेत खेळात होती. त्यावेळी तिला हा चमत्कार दाखवणार अह आश्चर्यचकित करायचं ठरवलं आणि त्यामुळे तिला आनंद होईल असं त्याला वाटलं. परंतु, बागेत जाण्यापूर्वी त्याने एक पुस्तक वाचण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे पुस्तकाला स्पर्श केला तर, तो पुस्तक सोन्याचं झालं. आणि न्याहारी करण्यासाठी गेला तर त्या~ त्याने ज्या कढयांना, भांड्याना स्पर्श केला त्या त्या वस्तूही सोन्याच्या बनल्या. त्याला भूक लागली होती, तर तो स्वतःशीच म्हणाला, मी काही सोनं खाऊ पिऊ शकत नाही. त्याचवेळी त्याने त्याची मुलगी अह घ्यावं अह

राजाने मान खाली घातली आणि तो रडू लागला.

नमस्कार, माझं नाव तनय जबडे. माझा आजचा विषय आहे marketing तर marketing म्हणजे काय basically? की marketing म्हणजे स्वतःच्या product किंवा service ची टिमकी वाजवणं. अर्थातच, आपण जे product किंवा service जे~ जे काय तयार केलेलं आहे, ते ग्राहकांपर्यंत सुरक्षितरित्या पोहचवणं म्हणजे marketing. आता marketing ची काय गरज आहे? आता विक्रेत्यांनी जे काही त्याला विकायच आहे म्हणजे product असुदे service असुदे तर त्याला जे काही विकायचयं, ते जर त्यांनी ग्राहकांपर्यंत सुरक्षितरित्या पोहचवलचं नाही, तर त्याचा काय उपयोग आहे? याचाच अर्थ की marketing म्हणजे की आपण जे काही product किंवा service बनवली आहे ते ग्राहकांपर्यंत पोहचलं तर, company चा फायदा आहे. त्याच्यामुळे म्हणून marketing च हे जे function आहे, ते खूप महत्वाचा आहे. तर marketing च्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना होऊन गेल्या जुन्याकाळापासून म्हणजे एकोणीसशे तीसपासनं ते आत्तापर्यंत marketing च्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना येऊन गेल्यात तिथपासनं मी सुरुवात करतो. साधारण एकोणिसशे तीसला marketing ची concept म्हणजे marketing ची संकल्पना हळू-हळू उदयाला येऊ लागली. एकोणिसशे तीसमध्ये काय असायचं, की विक्रेत्यांची जी संख्या होती, ती कमी होती पण ग्राहकांची संख्या भरपूर होती. म आता विक्रेत्यांची संख्या कमी आणि ग्राहकांची संख्या भरपूर म्हणजे काय व्हायचं, की ग्राहकांना खूप थोड्या विक्रेत्यांवरती अवलंबून राहायला लागायचं. ज्याच्यामुळे त्यांना जर कोणती वस्तु किंवा काही पाहिजे असेल तर ते त्या थोड्याफार तुरळक ग्राहकांवरतीच अवलंब~ अं तुरळक विक्रेत्यांवरतीच ग्राहकांना अवलंबुन राहायला लागायचं. त्याच्यामुळे काय होतं काय व्हाययचं की विक्रेते फायदेमध्ये होते कारण त्यांना मग पाहिजे ती किंमत ते त्या त्यावस्तूला लावू शकत होते म्हणून मग काय झालं की demand म्हणजे economics च्या भाषेत बोलायचं झालं, तर demand खूप होता पण supply कमी होता. त्याच्यामुळे जो का~ त्याच्यामुळे विक्रेत्यांनी जे काही वस्तु त्यांनी बनवायला काढ~ काढ~ काढली आहे suppose किंवा काढायची असेल मा~ factory मध्ये तर तर जी काही वस्तु त्यांनी विकायला काढली, की ती आपोआप विकली जायची कारण ग्राहक भरपूर होते आणि विक्रेतेच कमी होते, त्याच्यामुळे विक्रेत्यांमधली आपापसातले जे competition होती तीच फार काही न्हवती. so ही झाली एकोणिसशे तीसमधली marketing ची संकल्पना. की तुम्ही जे काही बनवाल factory मध्ये ते विकलच जाणार आणि provided की त्याचे काही अटी आहेत, की तुम्ही अं त्याची किंमत

त्याच्यामुळे मग नंतर नंतर sales oriented marketing नावाची एक संकल्पना उदयाला आली. sales oriented marketing म्हणजे काय, की तेव्हा ग्राहक भरपूर होतेच म्हणजे ग्राहक वाढलेच, कारण जनसंख्या वाढल्यावर ग्राहकपण वाढणार आणि विक्रेतेपण वाढणार. त्याच्यामुळे ग्राहक जेव्हा वाढत गेले तेव्हा अं विक्रेतेपण वाढत गेले, त्याच्यामुळे विक्रेत्यांचा जो आकडा आहे, तो ग्राहकांच्या आकड्याच्या जवळपास बअं बरोबरी करू लागला. मग त्याच्यामुळे काय झालं, की विक्रेत्यांना हा ग्राहकांना एक, काय म्हणु त्याला freedom मिळाली, किंवा त्यांना एक अं काय म्हणु freedom च म्हणावं लागेल, तर त्यांना एक freedom मिळाली. की चला हा विक्रीता आता आपल्याला माफ करतोय ह्यांना किंवा हा अं जास्त किंमतीला विकता येणं, मग चला आपण दुसऱ्या विक्रेत्याकडे जाऊया, त्याच्यामुळे अशाने काय झालं की विक्रेत्यांच जो आधी खूप प्रचंड फायदयामध्ये होते विक्रेते त्याचा फायदाच कमी व्हायला लागला, कारण भरपूर विक्रेते आले competition मध्ये so त्याच्यामुळे काय झालं. की अं विक्रेते भरपूर झाल्यामुळे त्यांना दोन काळज्या होत्या आता एक म्हणजे product सुरक्षितरित्या ग्राहकांपर्यंत पोहचवणं ही काळजी तर आधी पासनच चालत आलेली होती. पण त्या काळजीत भर घालणारी दुसरी गोष्ट म्हणजे विक्रेत्यांना आता नुसतच त्यांच ते~ ते ज्या वस्तु विकायला ठेवतात, ते ग्राहकांपर्यंत पोहचवणं ही काळजी आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन, आपलं product किंवा आपली जी service आहे company ची ती बाकीच्या आपल्या competitors पेक्षा कशी चांगली आहे, ते ग्राहकांना पटवून देणं. हे एक extra च काम आता विक्रेत्यांना पडलं होतं. कारण विक्रेते भरपूर झाले होते, त्याच्यामुळे मग तेव्हापासनं promotion, advertising, publicity ह्या सगळ्या ज्या अं काय म्हणु त्याला advertising चे जे प्रकार आता उदयाला आलेत हे सगळे तेव्हा पासनं आले होते. Sales oriented marketing concept नावाची जी संकल्पना आहे ती उदयाला आल्यापासनं आणि आता तर आपण बघु शकतो की अख्ख जगच marketing च एक platform बनलय पण, आपण जेव्हा एक serial लावतो TV वरती तेव्हा ती serial जर अर्ध्यातासाची असेल, तर त्याच्यामध्ये actual serial चा भाग किती असतो ते आपण बघुच शकतो. इतक्या जाहिराती घालतात येताजाता म्हणजे literally तुम्ही कोणताही तुम्ही website बघा जाहिरात आली, तुम्ही TV मध्ये कोणताही channel लावा, जाहिरातीशिवाय तो कार्यक्रमच संपत नाही. तर असेही आजकाल जाहिरातींचे योग आलेत आणि ह्या सगळ्या जाहिरातींमुळे काय झाले की विक्रेत्यांना

की विक्रेतेपण भरपूर, ग्राहकपण भरपूर मग तुम्ही काय वेगळं करताय, हे दाखवून देण्यासाठी विक्रेत्यांना advertising, promotion हे करावं लागतं. स्वतःचे products चा. आता marketing ची दोन प्रकार आहेत. एक म्हणजे digital marketing आणि एक म्हणजे traditional marketing. आता traditional marketing म्हणजे काय, तुम्ही वर्तमान पत्रात radio मध्ये किंवा अं अजून कोणते जे magazines आहेत, अश्या Physical ठिकाणी किंवा retail, wholesale याची जी दुकानं असतात, तिथे जाऊन जेव्हा तुम्ही product बघता किंवा त्याची माहिती घेता, तेव्हा त्याला म्हणतात traditional marketing किंवा पारंपरिक marketing पारंपरिक marketing च main point असा आहे की तुम्ही ती जी वस्तू आहे किंवा ती service आहे ती विकत घ्यायच्या आधी तुम्ही प्रत्यक्ष त्या वस्तूला हात लाऊन पाहता. किंवा वास घेऊन बघता किंवा काहीतरी तुम्ही संपर्क करता तुमचा त्या वस्तूशी ते विकत घ्यायच्या आधी so त्याला म्हणतात पारंपरिक marketing. पण आताच जे जग आहे ते इतकं अं मोठ आहे, की अं पारंपरिक marketing एकतर खर्चीक पण पडतं, कारण ते newspaper मध्ये छापा मग newspaper त्याचे पैसे लावणार आणि मग किंवा TV वरती TV वरती जर जाहिरात दाखवायची असेल, तरीपण महागा पडतं company ना